कुठल्या खेळाबद्दल माहिती पाहिजे? तुला कुठला खेळ आवडतो त्याविषयी बोलू शकतो आपण. मला हॉकी खेळ आवडतो त्याबद्दल मला थोडीफार माहिती आहे अच्छा. सांग बरं थोडी सामान्य माहिती हॉकी विषयी. हॉकी खेळ मैदानी खेळ आहे.

जो की मैदानावर खेळला जातो.

मैदानाची लांबी मैदानाच्या रुंदीपेक्षा अधिक असते.

हा खेळ खुल्या मैदानात खेळला जातो

ह्या खेळामध्ये अकरा खेळाडू असतात.

आणि मैदानाची लांबी तू सांगितलीस आणि एकदा हा खेळ सुरु झाला की खेळाडूंना खेळाचे सर्व नियम पाळावे लागतात. आणि किती संघांमध्ये खेळला जातो हॉकी?

हां दोन संघांमध्ये खेळला जातो आणि सर्व पंचांचे नियम पाळावे लागतात.

हां साठ मिनिटांचा खेळ आणि हो गोल करणाऱ्या संघाला विजेता घोषित केले जाते. साठ मिनिटांच्या अंडर मध्ये

आणि प्रत्येक संघात एक गोल रक्षक असतो हो गोल रक्षक असतो हो हो आणि हॉकी खेळण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं? जसं चेंडू लागतो, स्टिक लागतो, हॉकीस्टिक

अं गोलरक्षक पॅड लागते

आणि हेल्मेट हां हां हेल्मेट आणखी एक काय गार्डस आहे कूपर आहे

हॉकी खेळण्यासाठी स्टिक महत्वाची असते हां स्टिक स्टिक महत्वाची असते खेळाडू हॉकी स्टिक शिवाय चेंडू ढकलूच शकत नाही. ढकलूच शकत नाही. मी तुला काही आपल्या हॉकीचे प्रसिद्ध आहेत की नाही त्यांची नावे सांगतो

मेजर ध्यानचंद, उधमसिंग, अशोक कुमार

धनराज पिल्ले ह्यांच्यामुळेच हॉकीचा चांगला आपल्या भारतामध्ये उदयास आला. सर्वच जुने खेळाडू आहेत.

आणि जो हॉकीचा पुरस्कार दिला जातो तो आता मेजर ध्यानचंद ह्यांच्या नावावर दिला जातो

हॉकी खेळाचे तू फायदे सांगू शकशील का मला?

जसं की हॉकी खेळून खेळाडूच्या शरीराला पूर्ण कसरत मिळते.

हॉकी खेळून खेळाडूला ऍरोबिक व्यायाम मिळतो.

त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही फायदा होतो.

अं आणखी एकाग्रतेमध्ये विशेष फायदा होतो

ऑलम्पिकच्या इतिहासात भारतातील हॉकीय संघाने अव्वल स्थान पटकावले आहे

ऑलम्पिक रेकॉर्डमध्ये भारतातील संघामध्ये आठ सुवर्ण आणि अनेक रौप्य पदक मिळवले आहे

आणखी काही मिळवले असेल म्हणा हा आणि भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे

फक्त याला किकेट वाली चालना नाही आपल्या भारतामध्ये

हं नाहीतर हॉकी खेळ आणखी वाढला असता.

आणि ह्या सामन्यासाठी दोन पंच असते.

हो. त्या प्रकारानुसार तो वेगवगेळ्या भागात वेगवेगळ्या नियमानुसार खेळला जातो.

प्रत्येक खेळाचे वेगवेगळे नियम असतात.

ते त्याच्या नियमानुसार वेगवेगळे खेळले जातात. बरोबर.